इथ मोठी जात बिल्डिंग आहे आणि --

कॅरेट मध्ये तर पण मच्छी आहे आणि किलो काटा धरून बसलाय.

आणि त्या मंदिरामध्ये पायऱ्याही भिंगाच्या आहेत आणि तिथं पुतळा म्हणून एक कोणत्यातरी समाजचा पुतळाच तयार केला आहे.

इथं ब इथं बस दिसत आहे आणि बसमध्ये लोकसंख्या जास्ती आहे आणि गाड्या गुड्या ठेवल्या आहेत आणि दोन मुलं बाहेर आहेत आणि--